या मध्ये डॉक्टर आपल्या एका पेशंट ला वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस टाकून --

पेपर वरील अक्षर शब्द ओळखायला लावत आहेत.

ह्या दुकानाचे नाव हेयर एक्स्पर्ट प्रोफेशनल सलून अस दिसत आहे.

त्यांच्या सोयी साठी किंवा त्यांना माहिती देण्यासाठी लावलेली टी.व्ही. दिसत आहे.

आणि भिंती वरती काही देवांचे फोटोज वगैरा सुद्धा बघू शकतो.

ह्या चित्रामध्ये आपण अतिशय सुंदर अश्या विविध रंगी विविध प्रकारच्या गिटारस बघू शकतो.

आपलं आपल्याला जे काही म्हणजे जेंव्हा आपल्याला गरज असेल तेंव्हा आपण कोठेही केव्हाही पैसे काढू शकतो.

येथे आपल्याला एक प्राचीन इमारत दिसत आहे.

याच्या कडे तराजू आहे कॅरेट मध्ये काही मासे आहेत.

या चित्रा मध्ये आपल्याला फुलांच्या माळा दिसत आहेत.

अश्या असंख्य प्रमाणात अतिशय सुंदर अश्या फुलांच्या माळा आ --

काही फुटबॉल काही क्रिकेट असे विविध नानाप्रकरचे खेळ खेळत आहेत.

काहीतरी प्रोग्राम किंवा काहीतरी उस्तव त्या साजरा करत आहेत.

एयरपोर्ट चा परिसर अतिशय स्वच्छ आणि--